वेगवेगळ्या कलर चे झाड दिसताय व लांबडी डोंगर दिसतय. तिथ समोर बिल्डिंग दिसतय. झाड दिसतायत--

आपल्या समोरच्या फोटो मध्ये एक फट्याकड्याच पैकेट दिसत सुटलेलं आहे व तिथं फट्याकड्या दिसत आहे व तिथ अह रॉआल कॅस्टर टेक्नो --